सायलॅबच्या स्क्रिप्टस आणि फंक्शन्स वरील पाठात स्वागत
सायलॅबमधील फाईल फॉरमॅट बद्दल जाणून घेऊ
अनेक कमांडस एकत्रित कार्यान्वित करण्यासाठी सायलॅब एडिटरद्वारे ती स्टेटमेंटस फाईलमधे लिहिणे अधिक सोयीचे असते
ह्याला स्क्रिप्ट फाईल्स म्हणतात
स्क्रिप्ट फाईलमधील लिहिलेल्या कमांडस कार्यान्वित करण्यासाठी एक्सेक फंक्शन वापरून त्याच्या पुढे स्क्रिप्ट फाईलचे नाव लिहितात
ह्या फाईलमधील घटकांप्रमाणे फाईलचे एक्सटेन्शन sce किंवा sci असते
sci हे एक्सटेन्शन असलेल्या फाईल्समधे सायलॅब मधील किंवा युजर डिफाईन्ड फंक्शन्स असतात
कार्यान्वित केलेल्या sci फाईल्स सायलॅबमधे फंक्शन्स लोड करतात
परंतु ती कार्यान्वित करत नाहीत
त्याऐवजी sce हे एक्सटेन्शन असलेल्या फाईल्समधे सायलॅब फंक्शन आणि युजर डिफाईन्ड फंक्शन्स असतात
लक्षात घ्या की sce आणि sci एक्सटेन्शन्स देण्याच्या पध्दती हे काही नियम नसून सायलॅब कम्युनिटीने पाळलेले संकेत आहेत
संगणकावर सायलॅब कन्सोल विंडो उघडू
तुम्ही चालू डिरेक्टरीमधे आहात का हे तपासण्यासाठी कमांड प्रॉम्पटवर पीडब्ल्यूडी टाईप करा
सायलॅब कन्सोल च्या टास्क बारवर जाऊन सायलॅब एडिटर उघडण्यासाठी एडिटर वर क्लिक करा
मी काही कमांडस फाईलमधे आधीच टाईप करून ती फाईल helloworldsceनावाने सेव्ह केलेली आहे
ती फाईल ओपन आ fileओपन अ फाइल च्या शॉर्टकट आयकॉनवर क्लिक करून उघडणार आहे
helloworldसीई फाईल सिलेक्ट करून Openओपन क्लिक करा
तुम्ही नव्या फाईलमधे कमांडस टाईप करून फाईल मेनूमधून ही फाईल helloworldसीई नाव देऊन चालू डिरेक्टरीत सेव्ह करू शकता
सायलॅब एडिटरच्या मेनूबारवरील Executeएक्सेक्यूट बटणावर जाऊन लोड intoलोड इंटू सायलॅब पर्याय निवडा
हा सायलॅब कन्सोलवर ती फाईल लोड करेल
फाईल कन्सोलवर लोड झाल्यानंतर ती स्क्रिप्ट आपल्याला हे आऊटपुट देईल
ह्यामधे कमांडस आणि संबंधित कमांडसचे आऊटपुट दोन्हींचा समावेश आहे
आता आ ची व्हॅल्यू बदलून ती 1 करा
एडिटरमधे Fileफाइल मेनूवर जाऊन Saveसेव क्लिक करा
तसेच execएग्ज़ेक कमांड आणि स्क्रिप्ट फाईलचा पाथ देऊन सायलॅब इंटरप्रीटरवर स्क्रिप्ट थेट कार्यान्वित करता येते
एक्सेक कंसात डबल कोटस मधे helloworldसीई म्हणजेच फाईलचे नाव टाईप करून एंटर दाबा
स्क्रिप्ट फाईल execएग्ज़ेक फंक्शनद्वारे तेच आऊटपुट देते
आता फंक्शन्सबद्दल जाणून घेऊ
फंक्शनची सुरूवात functionफंक्शन ह्या कीवर्डपासून आणि शेवट endfunctionएण्ड फंक्शन ह्या कीवर्डने होतो
आपण सायलॅब एडिटरद्वारे functionएससीआय ही फंक्शन फाईल आधीच सेव्ह केली होती
ती फाईल उघडू
येथे घोषित केलेले फंक्शन बघू शकता
येथे डिग्रीज हे आऊटपुट आणि रेडियन्स हे इनपुट पॅरामीटर आहे
radians2डिग्रीस हे संबंधित फंक्शनचे नाव आहे
Executeएक्सेक्यूट ह्या मेनू पर्यायाद्वारे हे फंक्शन सायलॅब मधे लोड करूया
हे सायलॅब कन्सोलवर लोड झाले आहे
हे execएग्ज़ेक ह्या कमांडद्वारे देखील लोड करता येते
एकदा फंक्शन लोड झाले की इतर सायलॅब फंक्शनप्रमाणेच योग्य ती अर्ग्युमेंटस देऊन ते कॉल करता येते
percentपर्सेंट चे चिन्ह देण्याचे व ते वापरण्याचे कारण लक्षात ठेवा
आता radians2डिग्रीस कंसात160pi2 आणि radians2डिग्रीस कंसात पीआय4 च्या व्हॅल्यू काढू
160 पीआय2 एंटर दाबा
आणि radians2degrees160 पीआय4 एंटर दाबा
ह्या व्हॅल्यू मिळाल्या आहेत
आता एकापेक्षा अधिक इनपुट आणि आऊटपुट अर्ग्युमेंटस असलेले फंक्शन पाहू
हे फंक्शन इनपुट अर्ग्युमेंट म्हणून पोलार कोऑर्डिनेटस आणि आऊटपुट अर्ग्युमेंटस म्हणून रेक्टँग्युलर कोऑर्डिनेटस घेतात
मी आधीच टाईप करून ठेवलेली फाईल उघडत आहे
एक्स आणि य हे आऊटपुट पॅरामीटर्स र आणि ठेता हे polar2रेक्ट फंक्शनचे इनपुट पॅरामीटर्स असल्याचे दिसेल
हे फंक्शन execएग्ज़ेक ह्या कमांडद्वारे सायलॅबमधे लोड करत आहोत

फंक्शन लोड झाल्यावर ते कॉल करणे गरजेचे आहे
ह्या फंक्शनला दोन इनपुट आणि दोन आऊटपुट अर्ग्युमेंटस ची गरज असते
म्हणून र 2 ठेता 45 आता ते कॉल करण्यासाठी टाईप करा
एक्स1 कॉमा य1 हे आऊटपुट पॅरामीटर्स आहेतis इक्वॉल टीओ फंक्शनचे नाव polar2रेक्ट कंसात र कॉमा ठेता आणि एंटर दाबा
एक्स1 आणि य1 च्या व्हॅल्यूज दिसतील
एका sci फाईलमधे कितीही फंक्शन्स घोषित करू शकतो
हे सायलॅबचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे
हे करताना लक्षात ठेवा की डिफॉल्ट रूपात फंक्शनमधे घोषित केलेले सर्व व्हेरिएबल्स लोकल असतात
एखाद्या फंक्शनमधे वापरलेल्या व्हेरिएबल्सच्या स्कोपचा शेवट एंडफंक्शन एण्ड फंक्शन कीवर्डने होतो
ह्या वैशिष्ट्याचा फायदा म्हणजे त्याच नावाचे व्हेरिएबल्स वेगळ्या फंक्शनमधे वापरू शकतो
जोपर्यंत ग्लोबल हा पर्याय वापरत नाही तोपर्यंत ह्या व्हेरिएबल्सची सरमिसळ होत नाही
ग्लोबल व्हेरिएबल्स विषयी जाणून घेण्यासाठी हेल्प globalहेल्प ग्लोबल टाईप करा
फंक्शनमधील एखाद्या व्हेरिएबलवर आपल्याला लक्ष ठेवायचे असेल तर dispडिस्प वापरावे लागते
फंक्शन फाईलमधे स्टेटमेंटच्या शेवटी सेमीकोलन टाईप करून त्याचा परिणाम काय होतो ते पाहा
तसेच हे dispडिस्प स्टेटमेंटसाठी देखील तपासा
इनलाईन इनलाइन फंक्शन्स
हे कोडचे भाग असून त्यांना निश्चित असे इनपुटस आऊटपुटस आणि लोकल व्हेरिएबल्स असतात
अशी फंक्शन घोषित करण्याची सोपी पध्दत म्हणजे deffडेफ्फ कमांडचा वापर
कोड छोटा असलेली फंक्शन्स in लाईन इन लाइनफंक्शन्स म्हणून तयार करण्याची सुविधा सायलॅब देते
हे deffडेफ्फ च्या मदतीने शक्य आहे
हे दोन स्ट्रिंग पॅरामीटर्स घेते
पहिली स्ट्रिंग फंक्शनचा इंटरफेस निश्चित करते तर दुसरी स्ट्रिंग त्यातील स्टेटमेंटस असतात
deffडेफ्फ कमांड सायलॅबमधे फंक्शन घोषित करते
तसेच लोड देखील करते
deffडेफ्फ कमांडद्वारे घोषित केलेले फंक्शन एक्झीक्यूट मेनूद्वारे लोड करण्याची गरज नाही
ह्यासाठी एक उदाहरण पाहू
आधीच बनवलेली inlineइनलाइन फंक्शनची फाईल inlineएससीआय उघडू
एडिटर विंडोच्या आकारात थोडा बदल करू
आधी सांगितल्याप्रमाणे पहिली स्ट्रिंग फंक्शन डिक्लरेशन निश्चित करते तर दुसरी स्ट्रिंग त्यातली स्टेटमेंटस असतात
आपण हे फंक्शन सायलॅब एडिटर मधे लोड करून त्याचा उपयोग degrees2रेडियन्स ओएफ 90 आणि degrees2रेडियन्स ओएफ 45 ह्यांच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी वापरू
एखादे फंक्शन इतर फंक्शन्स कॉल करू शकते तसेच स्वतःला सुध्दा कॉल करते
ह्याला फंक्शनचे रिकर्सिव्ह कॉलिंग म्हणतात
पूर्णांक संख्येचे फॅक्टोरियल काढणारे फंक्शन लिहिण्यासाठी ह्याचा उपयोग होतो
सायलॅबमधील फाईल फॉरमॅटबद्दल अधिक जाणून घेऊ
आधी सांगितल्याप्रमाणे सायलॅब दोन प्रकारचे म्हणजेच सीई आणि एससीआय फाईल फॉरमॅट वापरते
sce फाईल एक्सटेन्शन असलेली फाईल ही स्क्रिप्ट फाईल असते
ज्यामधे सायलॅब सेशन दरम्यान आपण टाईप केलेल्या कमांडसचा समावेश असतो
त्यात फंक्शन बद्दल माहिती देणा या कमेंट लाईन्स असतात तसेच EXECएग्ज़ेक कमांडने कार्यान्वित होणारे स्क्रिप्टही वापरलेले असतात
sci हे एक्सटेन्शन असलेली फाईल ही फंक्शन फाईल असते जिची सुरूवात फंक्शन स्टेटमेंटने होते
एका sci फाईलमधे अनेक फंक्शन्स घोषित केलेली असू शकतात ज्यात फंक्शन्सच्या अर्ग्युमेंटसवर कार्य करणारी अनेक सायलॅब स्टेटमेंटस असू शकतात
तसेच त्याद्वारे आऊटपुट व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू काढल्या जातात
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
सायलॅब मधील इतर अनेक फंक्शन्सबद्दल इतर पाठात जाणून घेऊ
सायलॅब लिंक्स बघत रहा
हा पाठ फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेर इन साइन्स अँड इंजिनियरिंग एजुकेशन ने तयार केला आहे
फॉसी प्रोजेक्ट संबंधी अधिक माहिती fosseeइन किंवा सायलॅबin द्वारे मिळवू शकता
यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे
अधिक माहितीसाठी स्पोकन हायफेन ट्युटोरियल डॉट ओआरजी स्लॅश न्मेइक्ट हायफेन इंट्रो ला भेट द्या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
सहभागाबद्दल धन्यवाद